C मधील फंक्शन ओव्हरलोडिंग आणि ओव्हरराइडिंग वरील पाठात आपले स्वागत
यात शिकणार आहोत फंक्शन ओव्हरलोडिंग
फंक्शन ओव्हररायडिंग
आपण उदाहरणांच्या सहाय्याने हे बघू
ह्या पाठासाठी उबंटु ओएस वर्जन 1110 आणि g कंपाइलर वर्जन 461 वापरू
प्रथम फंक्शन ओव्हरलोडिंग बद्दल जाणून घेऊ
फंक्शन ओव्हरलोडिंग म्हणजे दोन किंवा त्यापेक्षा अधिक फंक्शन्सचे एकच नाव असू शकते
अर्ग्युमेंटस ची संख्या आणि अर्ग्युमेंटसचे डेटा टाईप वेगळे असतील
फंक्शन कॉल केल्यावर अर्ग्युमेंटच्या सूचीवर आधारित फंक्शन निवडले जाते
त्याचे उदाहरण पाहू
मी एडिटरवर कोड आधीच लिहिलेला होता
ह्या प्रोग्रॅममधे बेरजेची कृती करू
overloadसीपीपी हे आपले फाईलनेम आहे
आता कोड समजून घेऊ
आयोस्ट्रीम ही हेडर फाईल आहे
येथे एसटीडी हे नेमस्पेस वापरू
इंट म्हणून एड फंक्शन घोषित केले आहे
ह्यात तीन अर्ग्युमेंटस पास करू
इंट आ इंट बी आणि इंट सी नंतर तीन संख्यांची बेरीज करून व्हॅल्यू रिटर्न करू
येथे एड फंक्शन ओव्हरलोड करू
हे फ्लोट म्हणून घोषित केले आहे
आता फ्लोट डी आणि फ्लोट ई ही दोन अर्ग्युमेंटस पास करू
नंतर दोन संख्यांची बेरीज करू
हे आपले मेन फंक्शन आहे
मेन फंक्शनमधे वेगवेगळी अर्ग्युमेंटस असलेले एड फंक्शन घोषित केले आहे
नंतर व्हेरिएबल्स घोषित करू
येथे युजरकडून इंटिजर व्हॅल्यूज घेऊ
नंतर तीन अर्ग्युमेंटस असलेले एड फंक्शन कॉल करू
आणि रिझल्ट सुम व्हेरिएबलमधे संचित करू
येथे रिझल्ट प्रिंट करू
येथे युजरकडून फ्लोटिंग पॉईंट नंबर्स घेऊ
नंतर दोन अर्ग्युमेंटस असलेले एड फंक्शन कॉल करू
येथे सुम प्रिंट करू
हे रिटर्न स्टेटमेंट आहे
प्रोग्रॅम कार्यान्वित करू
टर्मिनल उघडण्यासाठी Ctrl Alt आणि टीटी बटणे एकत्रितपणे दाबा
कार्यान्वित करण्यासाठी टाईप करा g स्पेस ओव्हरलोड डॉट सीपीपी स्पेस हायफेन ओ स्पेस ओव्हर एंटर दाबा
टाईप करा डॉट स्लॅश ओव्हर एंटर दाबा
हे Enter थ्री इंटिजर्स असे दाखवेल
मी 10 25 आणि 48 टाईप करत आहे
सुम ओएफ इंटिजर्स इस 83 असे आऊटपुट दिसेल
आता दिसेल Enter त्वो फ्लोटिंग पॉइंट नंबर्स मी 45 आणि 89 देत आहे
एंटर दाबा
आऊटपुट असे दिसेल सुम ओएफ फ्लोटिंग पॉइंट नंबर्स इस 134 आता फंक्शन ओव्हररायडिंग बद्दल जाणून घेऊ
स्लाईडसवर जाऊ
बेस क्लास मधील फंक्शन डिराइव्ह्ड क्लासमधे परत डिफाईन करणे
डिराइव्ह्ड क्लासमधील फंक्शन बेस क्लासच्या फंक्शनला ओव्हरराईड करते
दोघांमध्ये तीच अर्ग्युमेंटस दिली जातात
आणि रिटर्न टाईपही तोच असतो
आता उदाहरण पाहू
येथे हे फंक्शन ओव्हररायडिंगचे उदाहरण आहे
overrideसीपीपी हे आपले फाईलनेम आहे
आता कोड समजून घेऊ
आयोस्ट्रीम ही हेडर फाईल आहे
येथे एसटीडी हे नेमस्पेस आहे
आपल्याकडे अरिथमेटिक हा क्लास आहे
आपण इंटिजर व्हेरिएबल्स प्रोटेक्टेड म्हणून घोषित केली आहेत
व्हॅल्यूज हे फंक्शन पब्लिक म्हणून घोषित केलेले आहे
ह्यामधे इंट एक्स आणि इंट य ही दोन अर्ग्युमेंटस पास करणार आहोत
नंतर व्हॅल्यूज आ आणि बी मधे संचित करू
येथे ऑपरेशन्स हे व्हर्च्युअल फंक्शन आहे
ह्यामधे दोन्ही संख्यांची बेरीज करून ती प्रिंट करू
येथे क्लास पूर्ण करणार आहोत
येथे सबट्रॅक्ट हा डिराइव्ह्ड क्लास आहे
ह्याला अरिथमेटिक बेस क्लासकडून वारसा मिळाला आहे
येथे दोन संख्येतील फरक काढून तो प्रिंट करू
मल्टीप्लाय हा आणखी एक डिराइव्ह्ड क्लास आहे
त्यालाही अरिथमेटिक बेस क्लासकडून वारसा मिळाला आहे
येथे दोन संख्यांचा गुणाकार करून तो दाखवू
डिव्हाइड ह्या क्लासलाही अरिथमेटिक बेस क्लासकडून वारसा मिळाला आहे
येथे दोन संख्यांचा भागाकार करून तो दाखवू
लक्षात घ्या फंक्शनला पास केलेली अर्ग्युमेंटस तीच आहेत व रिटर्न टाईपही तोच आहे
हे मेन फंक्शन आहे
ह्यात पी हे अरिथमेटिक ह्या क्लासचे ऑब्जेक्ट बनवू
अरिथ हा अरिथमेटिक क्लासचा पॉईंटर आहे
आपल्याकडे सब्ट हे Subtractक्लासचे ऑब्जेक्ट आहे
मल्ट हे मल्टीप्लाय क्लासचे ऑब्जेक्ट आहे
आणि दिवड हे डिव्हाइड क्लासचे ऑब्जेक्ट आहे
येथे पी हे अरिथ च्या अॅड्रेसला प्रदान केले आहे
व्हॅल्यूज फंक्शनमधे 30 आणि 12 ही अर्ग्युमेंटस पास करू
आता ऑपरेशन्स हे फंक्शन कॉल करू
हे बरेजेची कृती करेल
येथे सब्ट हे अरिथ च्या अॅड्रेसला प्रदान केले आहे
42 आणि 5 ही अर्ग्युमेंटस पास करू
पुन्हा ऑपरेशन्स फंक्शन कॉल करू
हे दोन संख्यांची वजाबाकी करेल
येथे मल्ट हे अरिथ च्या अॅड्रेसला प्रदान केले आहे
आणि अर्ग्युमेंटस म्हणून 6 आणि 5 पास करा
ऑपरेशन्स फंक्शन कॉल करू
हे दोन संख्यांचा गुणाकार करेल
शेवटी दिवड हे अरिथ च्या अॅड्रेसला प्रदान करू आणि 6 आणि 3 ही अर्ग्युमेंटस पास करू
आता ऑपरेशन्स हे फंक्शन कॉल करू
हे दोन संख्यांचा भागाकार करेल
हे रिटर्न स्टेटमेंट आहे
प्रोग्रॅम कार्यान्वित करण्यासाठी टर्मिनलवर जा
टाईप करा g स्पेस ओव्हरराईड डॉट सीपीपी स्पेस हायफेन ओ स्पेस ओव्हर2 एंटर दाबा
टाईप करा डॉट स्लॅश ओव्हर2 एंटर दाबा
आऊटपुट असे दिसेल एडिशन ओएफ त्वो नंबर्स इस 42 डिफरन्स ओएफ त्वो नंबर्स इस 37 प्रोडक्ट ओएफ त्वो नंबर्स इस 30 आणि डिव्हिजन ओएफ त्वो नंबर्स इस 2 स्लाईडसवर जाऊ
आता ओव्हरलोडिंग आणि ओव्हररायडिंग मधील फरक पाहू
ओव्हरलोडिंग हे इनहेरिटन्सशिवाय होऊ शकते
एका क्लासला दुस याकडून वारसा मिळाल्यावर ओव्हररायडिंग करता येते
ओव्हरलोडिंग मधे अर्ग्युमेंटस आणि रिटर्न टाईप वेगवेगळे असायला हवे
ओव्हररायडिंग मधे अर्ग्युमेंटस आणि रिटर्न टाईप सारखे असायला हवे
ओव्हरलोडिंगमधे फंक्शनचे नाव सारखे असते
परंतु त्याचे कार्य त्याला पास केलेल्या अर्ग्युमेंटसनुसार वेगवेगळे असते
ओव्हररायडिंगमधे फंक्शनचे नाव सारखे असते
डिराइव्ह्ड क्लास मधील फंक्शन बेस क्लासच्या फंक्शनपेक्षा वेगळे कार्य करते
थोडक्यात या पाठात शिकलो फंक्शन ओव्हरलोडिंग
इंट एड हे तीन अर्ग्युमेंटस असलेले फंक्शन
आणि फ्लोट एड हे दोन अर्ग्युमेंटस असलेले फंक्शन
फंक्शन ओव्हररायडिंग
व्हर्चुअल इंट ऑपरेशन्स आणि इंट ऑपरेशन्स सारखे अर्ग्युमेंटस आणि सारखा रिटर्न टाईप असलेली फंक्शन्स आणि दोन्हीतील फरक
असाईनमेंट म्हणून ओव्हरलोडिंग फंक्शनद्वारे आयत चौरस आणि वर्तुळाचे क्षेत्रफळ काढणारा प्रोग्रॅम लिहा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
ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल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
यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे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
धन्यवाद